चार पुरुषें इथे बांधकाम च्या काम करते आणि खूप मेहेनत करतो आणि खूप --

आणि हे चक्की आहे अणि इथे लोक --

हे क्रिष्णा चे मूर्ती आहे आणि मूर्तीची लोक खूप पूजा करतात आणि आणि --